मेटल कलरचा रंगाचा बनवलेला आहे.

किल्ला एकदम नादुरुस्त झालेला--

काहीची पाने छोटी दिसत आहे.

हे एक खेळाच मैदान दिसत आहे.